हं मला न शिक्षणाविषयी बोलायचय.

प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी आणि जीवनात यश मिळवण्यासाठी उत्तम अं शिक्षण शिक्षण अत्यंत आवश्यक आहे.

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी करण्यासाठी पण आपल्याला शिक्षणाची फार गरज लागते.

शालेय शिक्षण प्रत्येकाच्या जीवनात एक मोठी भू, भूमिका बजावते.

आणि संपूर्ण शिक्षण प्रणाली, प्रार्थमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण अशा तीन भागामध्ये विभागले गेले आहे. आणि शिक्षणाच्या सर्व स्तरांना स्वतःचे विशेष महत्व आणि स्थान आहे.

आपल्या मुलांना यशाच्या दिशेने जातांना आपल्या सर्वांना पाहायचे आहे म्हणून शिक्षण हे अं अत्यंत महत्वाचं आहे.

जसं की बाबासाहेबांनीसुद्धा बोललंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ना?

हो जे कोणी घेईल ते राहणारच नाही.

उम्म ते कशामुळं होतय? ते शिक्षणामुळं शक्य आहे. आपल्याला जगापुढं जायचंय, आपल्याला काहीतरी बनायचंय तर शिक्षणानंच आपण डॉक्टर, इंजिनियर म्हणजे शिक्षणच आपली पायरी. पायरी की कोणत्या पण त, हं हो बरोबर आहे. कोणत्यापण कार्यामध्ये आपल्याला सहभाग घ्यायचा असल तर शिक्षणच महत्वाचं आहे.

मग कोणतं पण कार्य असून द्या हं, आणि आजच्या समाजात शिक्षणाचं महत्व पण खूप वाढलं आहे अन शिक्षणाचे उपयोग पण अनेक आहेत पण त्याला नवी दिशा देण्याची गरज आहे.

म्हणजे असं की शहरामध्ये एवढं पण नाहीये काय म्हणजे प्रोग्रेस नाहीये शिक्षणासाठी

हो, हो, हो, शहरामध्ये शहरामध्येच आहे. पुणे, मुंबई

हो, जसं की महानगरपालिकेच्या बीएमसी स्कूलमध्येपण जास्त मुलं जातात आपली जास्ती म्हणजे लोवर मिडीयममध्ये बी पोरं जातात, मुलं शिकाया जातात.

हो तर त्यांना माणसाला कशी त्याच्या वातावरणाची ओळख पण होते. हुं, म्हणजे आपली संस्कृती आपल्याला समजायला येती, आपली संस्कृती काय आहे?

जो शिकत नाही त्याला बसचा नंबर पण कळणार नाही, एसटीचा नंबरपण कळणार नाही. त्याला आपलं कोणत्याही दुकानात जायचं असल, कुठंही जायचं असल, त्याला काही समजणार नाही.

त्याला तर पहिले विचार करायला लागतो हजार वेळा, विचारू की नको मी समोरच्याला विचारू की नको? असं होईल.

म्हणजे आपल्याला नीट अ, म्हणजे नीट आपल्याला याच्यामध्ये वावरता पण येत नाही. हं आपली जी आपली जी आपण कसं बोलण्याची आपली स्कीलपण अ, चेंज होते. हा, हा, हा, हा आणि शिक हं शिक्षण असलं की आपल्याला म्हणजे बोलायलापण काही वाटत नाही एकदम आपण बिनधास्त बोलू शकतो बोलू शकतो. तसं म्हणजे आपण समोरच्याला म्हणजे ओळखू शकतो अन त्याचा बोलायचा तरीका कसा आपल्यासारखा आहे का? आपल्याला समजेल.

हां आणि कुटुंब आणि शिक्षणानं आपण कुटुंबालापण आपला आधार होतो आणि आपली एक वेगळी ओळखपण निर्माण करण्यासाठी शिक्षण मदत करतं.

कोणच्यापण वयामध्ये तुम्ही शिक्षण घेऊ शकता, जसं की मुंबईमध्ये युनिव्हर्सिटी हाय ती म्हणजे यशवंतराव चव्हाण हाय तिथं पण लोक शिकायला जातात. पण जसं की पंच्याहत्तर वर्षाची लोकपण जातात

हा, शिक्षण तुम्ही कधीही घेऊ शकता फक्त अ, करण्याची हे पाहिजे आपली

शिक्षण घ्यायचंय, आपल्याला पुढं जायचंय. आता किती अ, लोक कलेक्टर, पोलीस हे किती किती व, वयाची लोक झाल्यात. काय काय लोक अजून पस्तीस, छत्तीस वयानं झाल्यात एवढे

हूं तहसीलदारमध्ये, याच्यामध्ये म्हणजे त्यांनी किती अभ्यास केला असन? हूं एमबीबीएस हे परत आपलं हे. अ

त्यांचं अर्ध वय झालं तरी पण ते लोक शिकतातच, शिकतातच पण त्यांना म्हणजे लास्टला त्यांचं, त्यांना शेवटी त्यांना यश प्राप्त होतेच.

हो, आणि आजकालच्या मुलींना जास्त प्रोत्साहन दिलं जातंय म्हणजे आजकाल सरकारकडून, भारत सरकारकडून मुलींना शिक्षणाचं जास्त प्रोत्साहन दिलं जात आहे आजकाल.

हो आणि आजकाल जास्त करून मुलींनाच प्राधान्य जास्त आहे मुलींना.

हो, हो. म्हणजे मुलींचं बघा पद पण वाढलंय अन पण मुलीचा आदर आहे आता शिक्षणामुळं.

अ, हां आता नाही आता मुली स्वतः स्वतःहाचा निर्णय स्वतः घेतात. आजकालच्या मुली काय कामपण करतात अन शिक्षणपण करतात, दोन्ही करून करतायत. असं की नाही सोडत नाहीत शिक्षण हं, हं पूर्ण आपल्या स्वतःच्या पायावर उभं क, राहूनच ते लोक लग्न करतात. अ, हो म्हणजे ते पण अ म्हणजे, म्हणजे सेल्फ असं मला काहीतरी बनायचंय तेव्हाच मी लग्न करणार असं करतात आजकालच्या मुली. म्हणजे शिक्षण घेतात प्रॉपर म्हणजे त्यांना ते त्यांचं जे म्हणजे करियर करायचंय न ते करतात काहीजण

हं त्यामुळं, शिक्षण अं जास्त महत्वाचं आहे. हं तर शिक्षणामुळं ते त्यांचं पुढं जातायत त्यापण